गेटिंग स्टार्टेड विथ Java इन्स्टॉलेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन जेडीके इनस्टॉल करणे जावा कशासाठी
जावा चे प्रकार आणि एप्लिकेशन्स
येथे आपण वापरत आहोत उबुंटु वर्जन 1110 आणि जावा डेवलपमेंट एन्वाइरन्मेंट जेडीके 16 या ट्यूटोरियलच्या अनुसरणा साठी इंटरनेट ची जोडणी असणे आवश्यक आहे
तुमच्या सिस्टम वर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर इनस्टॉल असायला हवा
तुम्हाला लिनक्स मधील टर्मिनल टेक्स्ट एडिटर आणि सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर चे ज्ञान असणे आवश्यक आहे
जर नसेल तर कृपया spoken tutorialओआरजी वर उपलब्ध असलेले लिनक्स वरील स्पोकन ट्यूटोरियल पहा
जावा प्रोग्राम कार्यान्वित करण्यासाठी जेडीके म्हणजेच जावा डेवलपमेंट किट इनस्टॉल करण्याची गरज आहे
जेडीके बदद्ल आणखी शिकण्याकरिता खालील लिंक ला भेट द्या
जेडीके आता सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन जेडीके इनस्टॉल करू
यासाठी रूट परमिशन्स आवश्यक आहे
तुम्हाला रिपॉज़िटरी निवडणे हि माहित असणे आवश्यक आहे
अगोदर उल्लेख केलेल्या लिनक्सवरील आवश्यक ट्यूटोरियल मध्ये हे स्पष्ट केले आहे
डेस्कटॉप च्या डाव्या कोपऱ्यावर तुम्हाला टास्कबार दिसेल
सर्वात वर डॅशहोम दिसेल
डॅशहोम वर क्लिक करा
सर्चबार मध्ये सिनॅप्टिक सिनॅप्टिक टाइप करा
तुम्हाला येथे सिनॅप्टिक पॅकेज Managerसिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर दिसेल
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर क्लिक करा
तुम्हाला ऑथेनटिकेशन साठी पासवर्ड विचारला जाईल
पासवर्ड टाइप करून ऑथेंटिकेट ऑथेनटिकेट वर क्लिक करा
हे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडेल
आता क्विक फिल्टर क्विक फिल्टर बॉक्स मध्ये जेडीके टाइप करा
आपण openjdk 6 जेडीके नामक पॅकेज पाहत आहोत
त्यावर राइट क्लिक करा आणि इन्स्टलेशन साठी मार्क वर क्लिक करा
नंतर एप्ली अप्लाइवर क्लिक करा
तुम्हाला मार्क केलेले बदल सुनिश्चित करण्यास विचारले जाईल
टीओ बीई इन्स्टॉल्ड टू बी इनस्टॉल्डवर क्लिक करा आणि नंतर एप्ली अप्लाइवर क्लिक करा
इन्स्टलेशन काही सेकंद घेईल
आता आपण पाहतो की openjdk 6 जेडीके पर्याय हिरव्या रंगात आहे
अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे
चला आता इन्स्टलेशन पडताळू यासाठी Ctrl Alt आणि टीटी किज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा
मी अगोदरच माझे टर्मिनल उघडले आहे
कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाइप करा जावा स्पेस हायफेन व्हर्शन आणि एंटर दाबा
आपण पाहतो की जेडीके चा वर्जन नंबर प्रदर्शित झाला आहे
तुम्ही वापरलेल्या वितरणा अनुसार तुमचा वर्जन नंबर वेगळा असु शकतो
तर आपण यशस्वीरित्या जेडीके इनस्टॉल केले आहे
आता एक साधा जावा प्रोग्राम कार्यान्वित करून हे कार्य करते का ते पाहु
मी खालील कोड अगोदरच टेस्टप्रोग्राम डॉट जावा नावाच्या फाइल मध्ये सेव केला होता
हा कोड संकलित करून कार्यान्वित करू
हा कोड टर्मिनल वर वे हावे सक्सेसफुली रन आ जावा प्रोग्राम असे प्रदर्शित करेल
पुन्हा टर्मिनल वर जाऊ
लक्ष द्या मी होम डायरेक्टरी होम डाइरेक्टरी मध्ये टेस्टप्रोग्राम डॉट जावा ही फाइल सेव केली होती
आणि सध्या मी होम डायरेक्टरी होम डाइरेक्टरी मध्ये आहे
कमांड प्रॉम्प्ट वर टाइप करा जावाक स्पेस टेस्टप्रोग्राम डॉट जावा
हे कोड संकलित करण्यासाठी आहे
एंटर दाबा
आता मी कोड कार्यान्वित करते
टाइप करा जावा स्पेस टेस्टप्रोग्राम आणि एंटर दाबा
आपल्याला वे हावे सक्सेसफुली रन आ जावा प्रोग्राम असे आउटपुट मिळेल
अशाप्रकारे आपले इन्स्टलेशन पूर्ण झाले आहे
आता स्लाइड्स वर परत जाऊ
आता मी जावा का उपयोगी आहे हे स्पष्ट करेल
जावा हे सोपे आहे
हे ऑब्जेक्ट ओरियेनटेड आहे
हे एक स्वतंत्र मंच आहे
हे सुरक्षित आहे
जावा कडे उच्च कार्य आहे
जावा हे मल्टी - थ्रेडड आहे
आता आपण जावा चे काही प्रकार आणि एप्लिकेशन्स पाहु
JSP किंवा जावा सर्वर पेजस हे सामान्य एचटीएमएल टॅग्स सहित कोड वर आधारित आहे
जेएसपी हे गतिमान वेब पेजस बनविन्यास मदत करते
Java Applets हे वेब एप्लिकेशन्स ला इंटर एक्टिव वैशिष्ट्य पुरवीण्यास वापरले जाते
J2EE किंवा जावा एंटरप्राइज़ एडिशन j2ईई कंपनीज़ वापरते
हे एक्सएमएल संरचित डॉक्युमेंट्स बदलण्यास उपयोगी आहे
JavaBeans जवाबीन्स हे पुन्हा वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर घटक आहे
हे नवीन आणि प्रगत एप्लिकेशन्स बनवण्यास वापरल्या जाऊ शकते
Mobile Java हे विविध मनोरंजक साधनांसाठी वापरले जाते जसे की मोबाइल फोन
तर या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरुन जेडीके इनस्टॉल करणे जावा प्रोग्राम संकलित करून कार्यान्वित करणे जावा वापरण्याचे फायदे जावा चे प्रकार आणि एप्लिकेशन्स
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
डि गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
httpspoken tutorialorgNMEICT Intro आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
मी कविता साळवे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद